सर मला इलेक्शन बद्दल चुनाव बद्दल माहिती सांगू शकाल का? माहिती मिळेल का मला तुमच्याकडून थोडीशी? चुनाव मध्ये नेमकं काय करावं लागतं आपल्याला? चुनाव प्रक्रिया कश्या प्रकारे करावी लागते? निवडणूक आपल्याला कश्या प्रकारे घ्यावी लागते? तुम्ही शकाल का?

हो मला निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती पाहिजे

निवडणूकच नसतील तर देशात लोकशाही टिकणार नाही. त्यामुळे अनागोंदी माजेल आणि हुकूमशाही निर्माण होईल निवडणूक ही एक अतिशय आणि फार महत्वाची लोकशाही मधील प्रक्रिया आहे.

उदाहरणार्थ प्रत्यक्ष निवडणूक आणि एक अप्रत्यक्ष निवडणूक. प्रत्यक्ष निवडणूक ही लोकांच्या द्वारा जनतेच्या द्वारा उमेदवारांना डायरेक्ट मतदान केलं जातं. हां ह्याला काय म्हणतात सर, प्रत्यक्ष निवडणूक. प्रत्यक्ष निवडणूक आणि एक अप्रत्यक्ष निवडणूक अशी असते की उदाहरणार्थ आपल्या देशात राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे

ती एक अप्रत्यक्ष निवडणूक आहे. लोक त्यांना प्रत्यक्ष निवडून न देता लोकांनी निवडून दिलेले जे सभासद असतात उदाहरणार्थ लोकसभेचे सभासद, राज्यसभेचे सभासद आणि विधानसभेचे सभासद हे राष्ट्रपतीला निवडून देतात. म्हणजे अप्रत्यक्षरित्या राष्ट्रपतीला आपणच निवडून दिल्यासारखं आहे. पण ते प्रत्यक्ष नाहीत ते अप्रत्यक्षरित्या कारण का आपण भारतातल्या लोकशाहीच्या रूपानं आणि मतदानाच्या रूपानं निवडणूक प्रक्रियेचे दोन प्रकार पाडू शकतो. परंतु आपल्या देशात होतं असं डॉ. आंबेडकर म्हणाले होते की निवडणुका ह्या पारदर्शक झाल्या पाहिजेत. आता पारदर्शक होताना दिसत नाहीत असं आपल्याला खेदाने म्हणावं लागेल. म्हणजे सर पारदर्शक म्हणजे नेमकं काय? म्हणजे नेमकं कश्या प्रकारची?

आहे आणि तसं तर आपल्या देशात बऱ्याच वर्षांपासून होत आहे. त्यामुळे लोकशाहीला एक प्रकारे काळीमा फासली जाते.

हां ह्या अश्या प्रकारच्या निवडणुकांमुळे.

पारदर्शक निवडणुका न झाल्यामुळे पण म्हणजे निवडणूक होणं गरजेचं आहे गरजेचंच आहे. निवडणुकांशिवाय निवडणुकांशिवाय लोकशाही पुढेच जाणार नाही. निवडणूकच झाली नाही तर आपला राज्यकारभारच चालू शकणार नाही ना देशाचा देशाचा राज्यकारभार फक्त एकच व्यक्ती चालवू शकत नाही, अनेक व्यक्ती लागतात राज्यकारभार चालवायला म्हणून निवडणूक ही एक मुख्य प्रक्रिया आहे. आणि सर कधीपासून निवडणूक ही आम्लात आलेली आहे ?

निवडून देण्याचे अधिकार लोकांना होते. त्याला गणतंत्र म्हणायचे. गणतंत्र हा जो शब्द आला आपल्या राज्य घटनेत तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बुद्ध काळातून घेतलेला आहे असं मला वाटतंय आणि ते सत्य ही आहे

गणतंत्र. गण म्हणजे लोक लोकांनी चालवलेलं राज्य आणि ही जगात पहिली गोष्ट आपल्या देशात झालेली आहे निवडणुकीची

तिकडे तर हुकूमशाही प्रवृत्तीचे लोक होते परंतु आपल्या देशात बुद्ध काळात खऱ्या अर्थाने लोकशाही प्रवृत्ती हां आणि तीच लोकशाही आज पण आहे आपल्या देशामध्ये मध्यंतरी आर्यांच्या आगमनामुळे ती गडप झाली होती आणि त्यावर अनेक शासकांचे राज्य राहिल्यामुळे साम्राज्यवाद निर्माण झाला होता. उदाहरणार्थ आर्य आले, शक आले, हुन आले मोघल आले, इंग्रज आले ह्या सगळ्यांनी निवडणुकांचं घेतल्या नाहीत. प्रश्नच नव्हता. हां त्यांना मग त्यांची हुकूमशाही होती का? हुकूमशाहीच होती. परंतु ब्रिटिशांनी, काही ब्रिटिश असे होते की भारतीय लोकांना काही प्रमाणात सत्तेत सहभागी होता यावं ह्यासाठी त्यांनी साधारणतः एकोणिसाव्या शतकात थोडेफार हालचाली करायला सुरुवात झाली म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या नंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा उठाव जो एक उठाव झाला होता, तो त्यांनी दडपला ब्रिटिशांनी. त्यांनतर त्यांच्या लक्षात असं आलं की काही भारतीय लोकांना आपण सत्तेत सामावून घ्यावं. त्याच्यासाठी त्यांनी निवडणुका लावल्या परंतु ते निवडून देण्याचा लोकांना अधिकार म्हणजे असा होता की स्त्रियांना निवडणुकीचा अधिकारच नव्हता.

फक्त पुरुषांना असायचा

विशेषतः स्त्रियांना मतदानाचा अधिकार डॉ. आंबेडकरांनी दिलेला आहे प्रत्येक भारतीय स्त्री ने त्यांचे उपकार विसरता कामा नये असं मला वाटतंय ते योग्य आहे. पण आधी सुरुवातीपासून फक्त पुरुषांनाच

अनेक पाश्चिमात्य देशात सुद्धा इंग्लंड अमेरिका फ्रांस स्पेन स्वीडन ह्या पाश्चिमात्य देशात सुद्धा पुरुषांनाच अधिकार होता

स्त्रियांना निवडणुकीचा अधिकार नव्हता

नाही नाही आपल्या देशामधूनच झाली असं म्हणता येणार नाही, पाश्चिमात्य देशातूनच झाली तिकडे

तिकडूनच झाली, तिकडे काही विद्वान स्त्रियांनी आंदोलने तयार केली

आपल्या देशात निवडणुकीचा अधिकार स्त्रियांना मुख्यतः स्वातंत्र्यानंतर मिळाला. *Audio is not unclear त्याच्याआधी काही प्रमाणात होता पण पूर्णतः तो स्वातंत्र्यानंतरच मिळाला

ठीक आहे सर ठीक आहे एव्हढंच ठीक आहे. थैंकयू सर